पर्लमधील हॅश वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत पर्लमधील हॅश आणि हॅशचे घटक ऍक्सेस करणे
या पाठासाठी मी वापरत आहे उबंटु लिनक्स 1204 ऑपरेटिंग सिस्टीम पर्ल 5142 आणि गेडीत हा टेक्स्ट एडिटर
तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता
या पाठासाठी पर्लमधील व्हेरिएबल्स आणि डेटा स्ट्रक्चर्सचे ज्ञान आवश्यक आहे
कॉमेंटस लूप्स कंडिशनल स्टेटमेंटस आणि ऍरेजचे ज्ञान फायद्याचे ठरेल
संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटला भेट द्या
हॅश हा अनियमीत डेटाचा संच असतो
हे keyवॅल्यू अश्या जोडीचे डेटा स्ट्रक्चर आहे
हॅशमधील की ही एकमेव असते
परंतु हॅशमधील व्हॅल्यूज डुप्लिकेट असू शकतात
हॅश असे घोषित केले जाते
हॅशमधून की ची व्हॅल्यू कशी मिळवायची ते पाहू
की ची व्हॅल्यू मिळवण्याचा सिंटॅक्स असा आहे
डॉलर हशनामे महिरपी कंसातsingle कोट केनामे सिंगल कोट महिरपी कंस पूर्ण सँपल प्रोग्रॅमद्वारे हॅश समजून घेऊ
मी geditमधील पर्ल्हाश डॉट पीएल ह्या फाईलमध्ये कोड आधीच टाईप केला आहे
येथे दाखवल्याप्रमाणे तुमच्या पर्ल्हाश डॉट पीएल फाईलमधे कोड टाईप करा
पर्लमधे हॅश पर्सेंटेज च्या चिन्हाने घोषित केले जाते
ह्या हॅशच्या कीज आहेत
आणि ह्या हॅशच्या व्हॅल्यूज आहेत
हॅशची की ऍक्सेस करण्यासाठी डॉलर चिन्हाचा उपयोग करावा लागतो
Ctrl स् दाबून फाईल सेव्ह करा
टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल पर्ल्हाश डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
आता हॅश मधून कीज समाविष्ट आणि डिलिट करण्याबद्दल पाहू
की समाविष्ट करण्याचा सिंटॅक्स असा आहे डॉलर हशनामे महिरपी कंसात सिंगल कोट केनामे सिंगल कोट महिरपी कंस पूर्ण इक्वॉल टीओ वॅल्यू सेमिकोलॉन की डिलिट करण्यासाठी डिलीट डॉलर हशनामे महिरपी कंसात सिंगल कोट केनामे सिंगल कोट महिरपी कंस पूर्ण सेमिकोलॉन आता हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ
मी हॅशकिऑपरेशन्स डॉट पीएल ह्या फाईलमधे कोड आधीच लिहून ठेवला आहे
येथे हॅश घोषित केले आहे
आपण हॅश मधे कीज समाविष्ट करू आणि काढून टाकू
येथे आधीच बनवलेल्या हॅशमधे की समाविष्ट करत आहोत
हे व्हेरिएबलला व्हॅल्यू प्रदान करण्यासारखेच आहे
की डिलिट करण्यासाठी डिलीट हा कीवर्ड वापरला जातो
त्याला डिलिट करण्यासाठी की सांगणे आवश्यक आहे
CtrlS दाबून फाईल सेव्ह करा
टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल हॅशकिऑपरेशन्स डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
आता हॅश कीज आणि व्हॅल्यूज सॉर्ट कशा करायच्या ते पाहू
कीज सॉर्ट करण्याचा सिंटॅक्स सॉर्ट कंसात कीज पर्सेंटेज हशनामे कंस पूर्ण सेमिकोलॉन तसेच हॅश व्हॅल्यूज सॉर्ट करण्यासाठी सॉर्ट कंसातvalues पर्सेंटेज हशनामे कंस पूर्ण सेमिकोलॉन सॉर्टिंगची फंक्शनॅलिटी सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ
गेडीत वरील सोर्थाश डॉट पीएल ह्या फाईलवर जा
स्क्रीनवर दाखवलेला कोड सोर्थाश डॉट पीएल फाईलमधे टाईप करा
येथे एड्रेस चा हॅश घोषित केला आहे
येथे कीज सॉर्ट करण्यासाठी कीज फंक्शनसोबत सॉर्ट हे इनबिल्ट फंक्शन वापरू
हॅश कीज अक्षरांच्या क्रमानुसार सॉर्ट करेल
तसेच हॅशच्या व्हॅल्यूजवरही सॉर्ट फंक्शन वापरू शकतो
तसेच न्युमरीक कीज आणिकिंवा व्हॅल्यूजवर सॉर्टिंग करता येते
फाईल सेव्ह करून टर्मिनलवर जा
स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल सोर्थाश डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
आता हॅशच्या सर्व कीज आणि व्हॅल्यूज कशा मिळवायच्या ते पाहू
त्यासाठी पर्ल इनबिल्ट फंक्शन प्रदान करते
हॅश च्या सर्व कीज मिळवण्यासाठी keysफंक्शन वापरले जाते
व्हॅल्यूज फंक्शन सर्व कीजच्या व्हॅल्यूज आपल्याला देते
ईच फंक्शन हॅशवर आयटरेट करून सर्व कीव्हॅल्यूच्या जोड्या देते
हे सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ
त्यासाठी पर्ल्हाश डॉट पीएल ही स्क्रिप्ट वापरू जी पाठाच्या सुरूवातीला बनवली होती
स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कोड टाईप करा
आता कोड समजून घेऊ
हॅश वरील कीज फंक्शन हॅशच्या सर्व कीज असलेला ऍरे देईल
हॅश वरील व्हॅल्यूज फंक्शन हॅश च्या सर्व कीजच्या व्हॅल्यूजचा ऍरे देईल
ईच फंक्शन keyवॅल्यू ची जोडी परत देईल
येथे व्हाईल लूप वापरले आहे
ते ईच फंक्शनने परत दिलेल्या हॅशमधील keyvalueजोड्यांवर आयटरेट करेल
CtrlS दाबून फाईल सेव्ह करा
टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल पर्ल्हाश डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
आता हॅशमधे लूपिंग कसे करायचे ह्याचे इतर मार्ग पाहू
हॅशमधील प्रत्येक की वर आयटरेट करण्यासाठी फोरिच लूप वापरू
नंतर की च्या व्हॅल्यूवर काही विशिष्ट कार्य करू ह्याचा सिंटॅक्स स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आहे
येथे फोरिच लूप च्या प्रत्येक आयटरेशनमधे हॅशची की variable ला देण्यात येईल
नंतर हा variable व्हॅल्यू मिळवण्यासाठी किंवा इतर कार्य करण्यासाठी वापरला जाईल
तसेच स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे हॅश मधील व्हॅल्यूजवर लूप करू शकतो
आता सँपल प्रोग्रॅम पाहू
त्यासाठी मी गेडीत मधील लूपिंगवरहॅश डॉट पीएल फाईलवर जात आहे
दर्शवलेला कोड लूपिंगवरहॅश डॉट पीएल मधे टाईप करा
हा कोड हॅशची एकच की परत करेल
आपल्या केसमधे पहिल्यावेळी डॉलर की के मधे की म्हणून डिपार्टमेंट संचित करेल
फोरिच च्या पुढच्या आयटरेशनमधे आपल्याला नामे की मिळेल
टीपः हॅश हा अनियमीत डेटाचा संच आहे
त्यामुळे रिटर्नड कीज हॅश तयार करताना घोषित केलेला अनुक्रम पाळणार नाहीत
व्हॅल्यूज वर लूप करतानाही हेच होऊ शकेल
Ctrl स् दाबून फाईल सेव्ह करा
टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल लूपिंगवरहॅश डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
थोडक्यात आपण पर्लमधील हॅश आणि हॅशचे एलिमेंट ऍक्सेस करण्याबद्दल सँपल प्रोग्रॅमद्वारे शिकलो
आता असाईनमेंट
स्टुडेंट nameही की असलेला आणि तिचेत्याचे पर्सेंटेज ही व्हॅल्यू असलेला हॅश घोषित करा
कीज व्हॅल्यूज आणि ईच फंक्शन वापरून हॅशवर लूप करा
प्रत्येक विद्यार्थ्याचे परसेंटेज प्रिंट करा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते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
सहभागासाठी धन्यवाद